तर ती पण तुम्ही बघू शकता. तसच त्यानंतर आई कुठे का्य करते. हि दोन नंबर number ची फेवरेट favourite सीरियल serial आहे माझी. ती पण तुम्ही बघू शकतं. त्यात पण खुप छान दाखवलय, जी अह तेच्या मध दाखवलय कि नवरा बायको चं रिलेशन relation कसं असतं, आणि त्यानी कसं. मेन्टेन maintain केलं पाहिजे ते रिलेशन relation. नाही तर मग का्य का्य होऊ शकतं. जसं कि नवरा बायको ला फस्वत असताना, बायको ण त्याचा सपोर्ट support नाही केलं पाहिजे.

एकड़ धोक्यात ठेवतो, आणि तिला पण तिकड़ धोक्यात ठेवतो. मग नंतर हे जेव्हा आरुनधती समजत, तेव्हा ती तेच्या आयुष्यातून, तेव्हा तिला चालिसितुन त्याला डाइवोर्स divorce देती. आणि तो संजना सोबत लग्न करतो. त्यातले जे दोन मुलं आहेत, समजा एक मुलगी आणि एक मुलगा. तर तो जो छोटा मुलगा असतो तो तिला सपोर्ट support करत असतो. आणि तोह तीचा फैवरेट favourite मुलगा असतो. आणी तिला नेहमी आणि तिला खुप छान गात असते, तर तिला गान्यामधे प्रैक्टिस practice करायला लावतो. तिला ऑनलाइन online क्लास class घयाचं शिकवतो. तिला स्वथावर~स्वतहाच्या पायावर उभा करण्यासाठी मदद करतो. तर तो खुप छान असतो तसच, मोठा मुलगा दाखवलाय अभी, जो थोडा खडूस दाखवलाय, तो त्याच्या वदिलानवर गेलेला दाखवलाय. थ त्याला नेहमी त्याला त्याच्या वडिलांच खरा वाटत असतं. तेच्या आई च त्याला काहीच खरं नसतंच वाटत. आणि ते पण दाखवलय त्यामध्ये कि मुलानी पण आपल्या आई ला कसं ठेवलं पाहिजे. तसच त्यांच्या मुलांच्या लाइफ life मधे जे पण प्रॉब्लम problem आस्तील, जसं कि लव म्यारेग love-marraige, अर्रंगे म्यारेज arrangemarraige तर ते पण दाखवलय. परत तेची जे मुलगी असती, ती पण थोड़ी वेडी दाखवली. तिला कधी कधी आई चं खरा वाटतं, कधी कधी बाळ-बा चं खरं वाटतय. असं दाखवलय. अह पण मला असं वाटतय कि, प्रत्येक मुलानी आपल्या आई वर विश्वास ठेवला पाहिजे, आणि अह तर ते अं ते~कसं~म्हणजे हेल्प help केलि पाहिजे तिच्यासाठी.

कॉलेज college मधला मित्र आहे तो आलेला आहे. आणि तो तिला सपोर्ट support करतोय. तेची शाळा आहे, कॉलेज हे, आणि तोह एका तिला पिक्चर picture मधे का अन्यासठी सपोर्ट support करतोय. तिचा आवाज़ खुप छान असतो. तर ते अता सेलेब्रिटी celebrity पण बनली. सगले तिला ओल्खायला लागलेत. तर ते खुप मस्त आहे बघण्यासाठी. तुम्ही ती पण सीरियल serial बघू शकतं. तसच यूतुब youtube वर पण विडियो video येतात अह एंटरटेन entertain होण्यासाठी. तर ते विडियो video पण तुम्ही बघू शकता. जसं कि मी आपण त्या आह बीबीके bbk अह अं हर्ष बेनिवाले, कॉमेडी comedy विडियो video पण बघू शकतो. रोज़ वीडियो पण बघू शकतो. कारण कि अह ते आपल्याला खुप एंटरटेन entertain करतात. जसं कि आशीष चंचले यांचे तुम्ही सगळे विडियो video बघितले असतील. तर खुप एंटरटेन entertain आहे. त्यांनी शार्प टाइम पण बनवलं, तसच त्या शार्प टाइम वर त्यांनी खुप छान पद्धतीने त्यांना म्हणजे अह कॉमेडी comedy केलं होतं, आणि रोअस्त पण केलं होतं. तर ते बघण्यासाठी खुप एंटरटेन entertain आहे. अह जसं आणि बी-बी-क्यू वाइन्स मधे तेन बघितलं असलं, हम्म धिन्डोरा नावाची, त्यांनी सीरीज series काढली. ती सीरीज series पण खुप हिट hit झाली. तिला पण मिलियंस millions मधे विएव्स views आले. आणि त्यात पण दाखवलय कि कोणती पण गोष्ट आपल्या सोबत झाली कि, त्याचा धिन्डोरा नाही पिथला पाहिजे. अह शांत बसलं पाहिजे. तर लोटरी lotory, लागली अह लागलेली असती. आणि त्याचा एक्सीडेंट accident होतो. पण तेला ते लास्ट last चे अंक दिसत नाई. अह तर तो पहिलेच सगले गावा, मधे धिन्डोरा पिठुं देतो. आणि जर काय काय नुकसानी होती, ते सगळ त्यात दाखवलय. आणि नंतर जेव्हा त्याला खरच लोटरी lottery लागती.

अह रोअस्त विडियो video बनवतो, बनवतात. तर ते पण बघू शकतो. त्यातून पण आपण छान कॉमेडी comedy वीडियो video असतात त्यांचे. ते कॉमेडी comedy बघून आपल्याला हसू येतं आणि आपण छान एंटरटेन entertain होतो. तेच्या मध्ये ते अह पिक्चर picture मधे, सीरियल serial मधे, कसं फेक fake एक्टिंग acting करतात. तर ते विडियो video बनवतात. आणि ते रोअस्त पण करतात. जसं कि आपण बघितलं असेल धिम्च्यक पूजा चे गाणे. अं डीजे DJ मृणाल का्य पण अंगावर टाकुन घेतो. आणि त्याचे विडियो video बनवतात. आणि तश्याच विडियो video ना तो रोअस्त करतो. तर ते पण खुप छान आहे. बघण्यासारखं आहे आणि खुप मस्त आहे. मला वाटतं आपण एंटरटेन entertain होण्यासाठी ते पण बघू शकतो. तसच यूतुब youtube वर खुप सार्या वेब सीरीज web-series पण येतात. आह वेब सीरीज web-series मधे तुम्ही बघू शता अह कॉफ़ी coffee आणि बरच काही आणि अह वेब सीरीज web-series मधे. आणखी तुम्ही बर्याच अश्या यूतुब youtube वर वेब सीरीज web-series छोट्या छोट्या पार्ट मधे, सर्च search करुण बघू शकता. ज्या तुमच्या खुप छान असतात. जसच कि आता ते बी-बी-के BBK वाइन्स wines म्हनलं मे तुम्हाला, तर त्यानी पण त्यांचं पण एक होत्स्तर hotstar मिनी टीवी mini-tv वर. अमेयजों amazon मिनी टीवी mini-tv वर शो show आलाय रफ्ता-रफ्ता. तर ती पण खुप छान वेब सीरीज web-series आहे रफ्ता रफ्ता. त्यामधे दाखवलय कि love love म्यारेज marriage म्हणजे अह अफेयर affair करणं कीती सोप्प ए. पण त्याला तिकवान्न कीती अवघड आहे. लग्न झाल्यावर त्यांचं ते एक मेका सोबत प्रेम करत असते. पण दोघांच्या फॅमिली family कळत आणि ते त्यांच लग्न लावून देतात मग तेव्हा त्यांना एकमेकान पासून नफरत व्हायला लगती. आणि अह मग ते सोबत रहते पण त्यांना का्य का्य अडचणी येतात, ते पण खुप छान दाखवलय. तर ते पण तुम्ही रफ्ता रफ्ता सीरीज series बघू शकता. तसच तुम्ही तजा खबर बघू शकता. कसं एखाद्या अह मांसाचा नशीब पलटू शकतो, आणि तो कसं श्रीमंत होऊ शकतो. ते पण तेच्या मधे दाखवलय. कारण कि त्यामधे तो जो दाखवलाय, तेच्याकडे काहीच पैस्सा नसतो, आणि त्याला सगळ्याच तेच्या आई ला तेला त्रास देत असते, तेचे आई भांडी-धुनें करत असते. वडिल दारु पिट असते, ते दाखवलय. मग नंतर तो एक बाई ची मदद करतो, त खुप घान~घानेर्दया आवस्थेत मधे असती. हा तिची मदद करतो, तिला अंघोळ वगेरे घालतो. आणि मग तेव्हा त्याला, ती बाई एक कड़ा देते, आणि ते कड़ा अह जास्त त्यातून त्याला कलत, आणि पुड्च्या म्हणजे जे पण तेच्यासोबत होनारय किव्हा ज्या पण न्यूज़ news येणारेत. न्यूज़ news त्याला भेटणार असत्यत, आधीच भेटत असतेत. मग तो का्य करतो, कि त्यातून पैस्से कमवायचं ट्राय try करतो आणि पैस्से कमवतो. आणि आपल्या आई ला खुश ठेवतो. सगळ्याना खुश ठेवतो. आणि त्याला जी मुलगी आवडत आस्ती, तिला ते काम करू देत नाही, जे ती काम करत असती. आणि तिला अह तिला पण आपल्या सोबत घेउन येतो. पहिला तेच्यावर कोन्ही विश्वास ठेवत नाही, पण नंतर त्यावर हि हलू हलू सगळे जन विश्वास ठेवतात आणि

आह अं म्हणजे आभ्यासची आवड आसते. आणि तिच्या आई ला वाटत असतं कि तिचं लग्न लाव, तिनी नट्टा पट्टा करावा, बकिंच्या मुलिन सारखा. पण तिला ते आवडत नसतं, तिला असं वाटत असतं मी आज घरी आहे बघा, बना कोडिंग करा. तसच एक मुलगा पण दाखवलय त्यामधला एक~एक हीरो वरिशी आहे ना तर तो रिशी ला त्याची आजी म्हणत असते कि तू लग्न कर, आणि त्याला आवडत असतं लग्न करायला. अह त्याची आजी त्याच्या जवळ एक लिफाफा देती, त्याला त्या डिंपल ची स्तल आलेलं असतं म्हणते कि, हि मुलगी पण इथं एडमिशन adnmission घेतिये. आणि तिकडून त्या डिंपल ची आई पण तिला पाठवते कि, तू~घेऊ शक्तिए

चालू होती. मग तिला समजतं कि तिच्या आई नि अं त्या स्तलासाठी मला पाठवले. मग तिथून त्यांची लव स्टोरी lovestory पण दखाव्लिये. आणि मग परत ब्रेकअप breakup पण दाखवलय. त्याला असं वाटतं कि हम्म तिला फ़क्त करियर career इम्पोर्टेन्ट important आहे. आणि तिचा जो कोडिंग coding चा जो पण अह कोड code आहे आप app चा, तो त्याने लिंक link केला. तिला विश्वास नाही, तिला असं वाटतं कि फ़क्त त्यालाच माहित असतं, मग त्यानेच लिंक link केला असेल. पण त्याने तो लिंक नसतं केला, तीची जी रूम-मेट roommate आसते तिने तो लिंक link केलेला असतो. आणि तिच्या मूळ ते लिंक link होतो. आणि पण तिला असं वाटतं' कि रिशी नच केलं. मग त्या दोघांचं ब्रेकअप breakup होतो. मग तेची सीजन season टू two पण आहे. आणि सीजन season टू two मधे पण ते एकत्र अह म्हणजे त्यांच ब्रेकअ breakup होतं. आणि ते दोघं वेगले वेगले डेट date करते मग नंतर ते एकत्र येतात, अआनी खुप छान दाखवलय. तर तुम्ही ती पण सीरीज series बघू शक्ताय एंटरटेनमेंट entertainment होण्यासाठी. नेक्स्ट next सीजन season मधे पण त्यांचे मधे का्य का्य होतय, कशे कशे भांडण होत्यत, ते कशे कशे एकत्र येतात, ते दाखवलय. अह ती पण खुप छान आहे. तसच वू voot वर पण पण तुम्ही कैसी हे ये यारियां. सीरियल serial बघू शकता. त्यामध्ये फ्रेंडशिप friendship चं इम्पोर्टेंस importance दाखवलय तुम्हाला. परत पार्टनर partner कसा असतो, फ्रेंडशिप friendship का्य असते. आणि फ्रेंडशिप friendship साठी का्य का्य करतात हे सगळ दाखवलय. जसं कि पहिला तेच्या मधे दाखवलय कि तेंचा फाइ five नावाचा ग्रुप group असतो. तर फाइव फाइव fivefive मधे मानिक, ध्रुव, अह मुक्ती, आलिया आणि अं आह कबीर अशे पाच जन असतात. तर तो कबीर त्या मधला गे gay दाखवलाय. आणि मग तो कसं लपवतो तेंच्या पासून, मग त्यांना कसं खरं कळत कि तो ग gay असं तसं कलत. मग ते तेंच्या ग्रुप group मधे ती मानिक ची गर्लफ्रेंड girlfriend येती आह नेति~नेति आरणि आणखी तिची एक मैत्रिण पण दाखाव्लिये तर ते पण खुप छान दाख्व्लिये, ते पण तुम्ही बघू शकता. तेचे पण चार सीजन season आहे तेचे. पहिले आणि दुसरं सीजन season तर ते खुप मोठे एपिसोड episode आहे. आणि ते खुप हिट hit पण आहे बघण्यासाठी. तेच्या मधे फ्रेंडशिप friendship चे लेवल level ते सग्लं दाखवलय. कसं त्या ग्रुप group मधे एंट्री entry नाही करू देत. आधी कीती त्रास देते म्हणतात मानिक अह जेव्हा तिला.

ते पण खुप मस्त दाखवलय. तुम्ही ती पण सीरियल serial एंटरटेनमेंट entertainment साठी बघू शकता वू voot वर. खुप छान दाखाव्लियेआणि त्यातून आपण एंटरटेन entertain पण होऊ शकतो, मला असं वाटतं. तसच अह आणखी आपण वूट voot वर बिग्बोस bigboss पण बघू शकतो, बिग्बो bigboss चे पण सीजण season वन one, सीजण season सिक्सटीन sixteen आहे. तर ते सीजण season सिक्सटीन sixteen मधल, जे लेटेस् latest से~सीजण sixteen तर ते पण खुप छान आहे. तसच आपण सीजण season थर्टीन thirteen पण बघू शकतो. सीजण season थर्टीन thirteen मधे जसं तुम्हाला माहितच आहे कि,

तेंनी खुप एंटरटेन entertain पण केलय, तेंचं खरं खरं भांडण, तेंच अं हम्म जे पण आहे आत मेध तेंच्या मनामधे, ते सगळ दाखवलय तेच्या मधे जसं कि, मेहर आणि पारस, पहिले मेहर आणि शेह्नाज़ मित्र~मित्र मैत्रिण बनते, नंतर मग शेह्नाज़ आणि अह सिद्धार्थ, ची जोड़ी जमते. आणि बाहेर त्यांना कुठ्ल कुठ आवडते पण. त्यामध्ये सिद्धार्थ शुक्ला कसा रियल real गेंतेलमन गेंतेलमन दाखवलाय. ते पण दाखवलय, अह आणि त्या दोघाना पण किती मुश्किली चा सामना करावा लागतो, ते पण सीजन season खुप छान हे. तेच्याम्धे अह जसं कोन्ही कोन्ही कसं साजिश करते एक~मेकांबद्दल ते दाखवलय. आणि सीजन season सिक्सटी sixteen मेध शिव, स्त्यान, निम्रित, हे अह सुन्ग्बुल, साजिद खान, प्रियंका, अर्चना, हे छान दाखवलय खुप, मला तर खुपच आवडले शालीन

आणि त्याचं विनर्स winners काय नाही पण, मला असं वाटतं कि विनर winner शिव shiv व्ह्याला पाहिजे होता. कारण कि त्यांन शो show साठी खुप कही केलं होता. आणि खुप दिसर्व deserve करत होता. तसच प्रियंका ने पण शो show साठी केलं होतं. पण ती टॉप top थ्री three मधे अली आणि बाहेर निघली.

आणि मला असं वाटतं कि, आता इथून पुडे जास्त ती-र-पी वाडेल, कारण कि बिग्बोस bigboss मधे रियल च्या फे face ला, ते विनर winner बनवायचे. पण अता तसं नाहीये, जो पण रियल real विनर winner असेल, त्यालाच विनर winner बनवतात. अह आणि अं ते पण तुम्ही बघू शकता, खतरों के खिलाडी पण बघू शकता, आशेच बरेच शो show आहेत, जे तुम्ही एंटरतेंमेंट entertainment साठी बघू शकता. थैंक-यू thank-you. hello आकाश. काय नाही भाऊ picture बघत होतो. तू काय करतोये. मी पहा kgf two बघत होतो. हम्म हा तू पहिलं आहे का kgf two kgf two बघितला? असा हे का आह मस्त picture हे ना kgf part one पण चांगला हे त्याचा. असा हे क अह त्याचा actor बीकटर कोण आहे काय. हा हा हा actor कोण हे त्याच काही? असा हे का यश south चा हे का? असा हे का चल. संजय दत्त आपला bollywood चा आहे वाटतो ना. अह आणि हा picture कुठला अह kollywood चा हे की tollywood चा होता काय माहिती आता अह kgf two आह कन्नडा कन्नडा बराबर. मसत picture हे. हा दिलेला कन्नडा भाषेत हे. त्याचा पहा director प्रशांत नील हे. भारी director हे तो भी एक नंबर kgfone भी एक नंबर होता आह अ producer कोण हे काय माहीती हे का तुला. हा writer भी तोच होता. हा हा किरण हा किरण गादुर जिथे हुंबळे fields हे ना त्याची ही अं ह production हा मोठा production house हे. त्याच picture चा आता एक picture आला ना तू बघितलं असणार की नाही kantara हम्म हा भारी राहता य production production चे मस्त राहता picture वगेरे. हा. बरेच picture भारी येता हे त्यांचे एकदम भारी भारी अह आणि हा दूसर part होता ना अह पहीला part कधी release झाला होता त्याचा अह असा हे का दोन हजार अठरा हे वाटतो

नाही kgftwo मध्ये म्हणतोये मी kgftwo अर्चना जोईष पण असनार आपला प्रकाश राज तोच ना सिंघ picture मधल villain होता तो story teller आहे तो वाटतो त्यात story teller म्हणून अं मस्त आहे त्याची acting त्यात भी. अजून कोणते कोणत हे अह राव रमेश पण हे ईशवरी राव अजून कोणी काही मालविका अविनाश अजूनआहे का कोणी

दिरदर्शक आपला कोण हे त्या प्रशांत नील हे ना प्रशांत नील आणि लिख त्यांनीच लिहलेला आहे वाटतो तो प्रशांत नील ने

हा हा हा. असा आहे का. त्याच cinematographer कोण होता काही माहिती हे का? भुवन गोंडा होता अं भुवन गोरडा हे ते हा संगीत भी रवी रवी बसरूड मसत picture हे पण त हा मग तो release कधी झाला होता काही माहिती हे का? दोन हजार बावीस ला महणजे आताच झाला होता ना काही तरी चार पाच संत आठ महीने पूर्वी म्हणजे अं कामाई पण खूप केली असेल त्याने

असा हे का hundred crore चांगला budget होता तर south film चा according बाप रे म्हणजे किती पट दहा पट कमाई केली त्याने दहा ते आखरा पट म्हणजे एकदम फायेदेशीर होता तो त्यांच producer वगेरे साठी हा किती मिनटाचा होता तो picture तरी म्हणजे अं एकश अं मस्त म्हणजे एकशे चालिश मिंट मजाच केली असेल लोकांनी बघून बघून भारताचा होता आणि तो picture हा मग suspense वगेरे भी भारी होते हम्म हा ह हा बराबर. तो राजा बनतो बराबर. अन ते म्हणे शंभर ते पहिल्या सर्वात महागडा picture होता तो कननाड film याच्यातला हा हे सर्वात महागडा picture होता तो कांनाडा चा अन ते भुवन गौडा होता cinematographer त्याच आणि रवी बसरूम हा गाणे गात होता. नि माहीत हे का तुला हे संजय दत्त आणि रवीणा टनडन ला दोन हजार एकूण आविस साली लाच घेऊन टाकला होता त्यांनी cast मध्ये हो भो ही राहतील असा हा पहीला sequal च नंतर ना

हम्म हम्म

हा हा नाही real नहोती म्हणजे तरी created होती ती त्यांनी त्यांच हम्म लेखक ने लिहलेली होती मस्त एक नंबर लिहली होती पण ते आणि ते lockdown मुळे ते नि ही का त्याची shooting जरा लेट त्याचमुळे तो release let झाला होता नाही तो दोन हजार एकवीस लाच release होऊन जाणार होता तो तेच ना त्याचा मुळे ते म्हणले एक नंबर रे हा बरोबर हा असा हे का हा हा हा भारी केला हे हे त्यांनी तरी म्हणजे त्यांना जारी दोन तीन वर्ष लागले असतील shooting ला पूर्ण ते production house हे करायला ते करायला पूर्ण arrangement करायला वगेरे बराच खर्च लागला न शंभर करोंड म्हटल्यावर चांगला budget होता तो भी यश चे अजून कोणते picture माहीत हे का तुला जूने त्याचे kgf चे सोडून हा हा ते भी म्हणजे आह संजय दत्त चे माहिती असतील आपले तो bollywood चा तो मुन्ना भाई mbbs हा ते वगेर नायक नाही खलनायक हू मे ह हम्म ते गाना बी खूप famous खयाल होता नायक नाही खलनायक हू मे

हा अजून actor भी भारी ही ती आणि comedy भी भारी करते एकदम खूप सार picture comedy हे तिचे bollywood मध्ये अक्षय कुमार गोविंद त्यांचा सोबत ते ते आंखियो से गोली मारे तो पन picture भारी ही त्यांचा खूप भारी picture हे तो ही. अजून तो picture च म्हणजे starting ला वाटतो तो कोणाला तरी marto वाटतो तो कोणाचा तरी पोऱ्यला. यश जेव्हा entry मरतो बघ kgftwo मध्ये एक villain च राहतो म्हणजे VIllain नाही त्यांचा साठी काम करतो तो हा हा हा हा phionse नाही राहत तो म्हणजे तिचा नवरा नाही राहत तो लग्न होणार असतो त्यांचा वाटतो हा ठरलेला राहतो पण ते रॉकी ल आवडले असते वाटते ती हम्म हा हा हा बरोबर हा ना हा ना एक एक नंबर ते भी भो तो direct त्याला direct ठोकून देतो वाटतो तिथेच गोळी मारून मारून तो कोणीच काही बोलत नाही तेव्हा

सिंहाचे तोंड सारखी खतरनाक दिसतो त्याचात तो हा त्यासाठी एकदम खतर आणि त्याचनंतर काय होता ते आणि त्यांनी पूर्ण develop केलेली राहते ते त्यांची kgf field म्हणजे second part मध्ये पुरा लोकाला मजदूरानना घर वगेरे बांधून देतो तो लोकांचे म्हणजे हा हा हो बराबर हा त्यांचासाठी पण खूप काही केलेल्या राहतो त्यांनी पूर्ण म्हणजे एक गावच बसवलेला बनवलेला राहतो ची की ते फक्त त्याला माहीत राहतो म्हणजे जंगल काही माहीत नसतो की असा काही आहे तिथ. हम्म हा लपून ठेवलेला राहतो अजून तो काही तरी दोन दोन coal mine ही करत राहतो ना नाविण ही करण्याचा मागे राहतो तो म्हणजे तिथ mining करण्याचा चालू करणार होता खोदकाम हा हा ह हम्म हा हा ह हम्म

हा असा हे का हा तो म्हणजे माझ्या माती ते का बर बंद केला होता त्यांनी ते तिथे लोक जास्त मारत होते काही तरी म्हणजे ते क्षुब्ड होता म्हणे ते खिदकाम चालू केला की तिथे लोक direct मारून जायचे म्हणून बंद केली होती ते coal mining मग हा म्हणून तेव्हा ते ज्व्हा खोदकाम चालू करता तिथे तेव्हा मग ते लोक घाबरतात मजदूर जन्य मध्ये तेव्हा तो स्वोता जातो तिथे आत मध्ये ही घेऊन हातोड कसं करता काय करता हा एकदम खतरनाक बोट बयत केला ही त्यात मग तो बाहेर वगेरे तो मग नंतर लोक बघ लागतात तयारी ला एकडूम म्हणजे ते help करायला लागून जातात त्याला हा हम्म हा हा हा ते म्हणजे एक नंबर काम केला हे त्यांनी त्याचा नंतर वाटतो संजय दत्त भी म्हणजे त्याची girl अं जी wife असते म्हणजे त्याची बायको असते तीला kidnap करतो वाटतो तो तो वाचवायला जातो त्याला त्याला गोळी लागून जाते यश ला हा actor ला रॉकी भाई ला starting starting मध्ये दाखवला होता हा त्याच्या नंतर असा हे का मग ते नंतर तो परत मग घरी जातो वगेरे घरी गेल्यानंतर revive वगेरे होतो म्हणजे चांगला होतो नंतर तो कुठे तरी जातो दुबई ला वाटतो कोणाला तरी बंदूका वगेरे घेऊन यायला नंतर ते यांच्यावर attack करतात ना चालेल मग ये आकाश

छत्रपती शिवाजी राजे भोसले. हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राजाचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाही मधून शिवरायांनी

औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज गोवळ कोंड्याची कुतुबशाही, विजापुरची आदिलशाहीआणि युरोपियन वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले.

किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्यांची डागडुजी करण्यासोबतचं, त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध प्रशाकीय संघटनासह, सक्षम आणि प्रगतीशील नागरिक शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू, राज्यकिय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनरुज्जीवीत केली.

बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या फारसी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वतंत्रलढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी, शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला. शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. परंतु त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन शतकानानंतर, भारतीय चळवळीच्या उदय स्वातंत्र बरोबर त्यांचे अधिक महत्व वाढण्यास सुरुवात झाली. कारण अनेक भारतीय स्वतंत्र सैनिकांनी त्यांना आद्य राष्ट्रवादी आणि हिंदूंचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांचा अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा होतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजदीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर एकोणावीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासाकांकाम्ध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वैद्य तृतीय शके पंधराशे एक्कावन हि शिवरायांची जन्मतारीख दोन हजार एक साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस हि एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांचे जन्माच्या स्मरणार्थ एकोणीस फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे. शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी~ शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान प्रो~ पुत्र प्राप्त व्हावा, अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. शिवरायांचे वडील हे शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते. सलतनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या. ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधव रावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्यातील वंशाचे होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खन मधील राजसत्ता विजापूर अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सलतनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगर ची निजामशाही विजापूरची, आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली. पण त्यांनी पुणे हे नेहमीच आपली जहागिरी ठेवली. लहानशी फौज पदरी बाळगली. शिवाजी महाराज हे मराठी कुटुंबातील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सलतनतचे एक प्रभावशाली सेनापती होते. आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंधापुरचे सेनापती हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला. इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये आदिलशाही सलतनतचे दक्षिणेकडील राज्यांवर आक्रमण केले. हि सलतनत अलीकडे मुघल साम्राज्याचे राज्य बनले होते. शहाजीराजे त्यावेळी पश्चिम भारतातील डोंगराळ प्रदेशातील सरदार होते. आणि आदिलशाहीला मदत करत होते

शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठींब्याने मुघलाविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला. आणि शिवाजी महाराज आणि आई जिजाबाई यांना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागले. इसवी सन सोळाशे छत्तीसमध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले. आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी पुढे, तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजी राजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. तुकाबाई आणि शिवाजी राजे ह्यांच्या एकोजी भोसले पुत्रांनी समोर तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे, दादोजी कोंडदेव ह्यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सोळाशे सत्तेचाळीसमध्ये कोंडदेव मरण पावले. आणि शिवरायांनी कारभार हा~ हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या, त्यावेळी पुण्याची फार दुरावस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजी राजे आणि कारभारी त्यांच्या हस्ते, पुण्यात एका शेतात प्रतीका दाखल सोन्याच्या मुलाम्यांचा नागर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे

इसवी सन सोळाशे शेचाळीसमध्ये सुलतानाच्या आजारपणामुळे, विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन सोळावर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला घेतला. आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील दोन वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्वाचे किल्ले घेतले. यामध्ये पुरंदर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंजापूर हि ठिकाणे आपल्या ताब्यात घेतली. तोरण गडासमोरील मोरुम्ब देवाचा डोंगर जिंकून, त्याचे डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेला खजिन्याचा उपयोग केला. राजगढ हि एक दशकाहून अधिक काळ त्यांची राजधानी होती. ह्यानंतर शिवाजी महाराज कोकणकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाई की~ करण्याचे ठरवले. पंचवीस जुलै

वैदिक संस्कृती, वैदिक वाङमय, वेद वाङमयावर आधारलेल्या संस्कृती म्हणजे वैधिक संस्कृती होय, वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते. वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली. वेदातील काही सूक्ते स्त्रीयांनाही स्फुरलेली आहेत. वैदिक वाङमयाची भाषा संस्कृत होती. वैदिक वाङमय अत्यंत समृद्ध आहे. ऋग्वेद हा त्यातील मूल ग्रंथ मानला जातो, तो काव्यरूप आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे चार वेद आहे, या चार वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हणतात. विद म्हणजे जाणणे, त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली, तिचा अर्थ ज्ञान असा होतो. मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले. वेदांना श्रुती असेही म्हणतात. ऋग्वेद संहिता ऋषा~ ऋचांनी भरलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. ऋचा म्हणजे स्तुति करण्यासाठी रचलेले पद. अनेक ऋचा एकत्र गुंपुन एखाद्या देवतेची स्तुति करण्यासाठी तयार केलेल्या का~ काव्याला सूक्त असे म्हणतात. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुति करणारी सूक्ते आहेत. यजुर्वेद संहिता, यजुर्वेद संहितेमध्ये अज्ञात म्हंटले जाणारे मंत्र आहेत. यज्ञ विधीमध्ये कोणत्याही मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे. पद्यात असणारी मंत्र आणि गद्यात दिलेली त्या मंत्र्यांची अशी या संहितेची रचना आहे. सामवेद संहिता काही यज्ञ विधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल, ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. अथर्ववेद संहिता